मस्त आहे काय चाललंय बाकी मग? तुझी बहीण काय करते गायत्री आता?

हां पार्लरमध्येच पार्ट टाइम करते एक ते सात.

ओके म्हणजे तिला पार्लरचं हे करायला इंटरेस्ट आहे का पुढे? हो पार्लर मधेच इंटरेस्ट आहे तिला पुढं करायचं.

बरंय मग जमतं का तुला मग?

हात साफ झाला पाहिजे म्हणून तिथं जोबपण करते

हां मग कॉलेजपण करती मग तिथून पुढं जाती जॉबला. हां कॉलेज करून परत पुढे जॉबला जाते.

हां तेच ना दोन्हीपण हो हो हो म्हणजे पुढे तिला काय प्रोफेशनल वगैरे करायचं आहे का?

म्हणजे कॉलेज कम्प्लिट झालं की करणार आहे पुढे.

चांगलं आहे उलट प्रोफेशनल केलं तर.

आणि घरात पण क्लाएंट घेते म्हणजे आयब्रोला फेशिअल ला वगैरे.

असतात का म्हणजे क्लाएंट वगैरे?

म्हणजे पूर्ण जमतं तिला फेशिअल वगैरे सगळ्या गोष्टी. हो सगळ्या गोष्टी आता काय हेअर स्टाईल आणि प्रोफेशनल एवढं दोन राहिलंय.

तिचं पण झालंय पण प्रोफेशनल करायला फीस वगैरे भरपूर आहेत ना गं.

करायचं म्हंटलं तरी एक दीड लाख रुपये फीस आहे त्याची.

ते तर आहेच क्लास ची फी वेगळी परत चा क्लास वेगळा करा.

करायचं आता तर पार्लर तिजं पण झालंय पार्लर मध्ये पेमेंट पण चांगलं ना चार पाच हजार रुपये पण देतात.

तर तिला मी बोलले तुला यांच्यात पुढं करायचं आहे तर मग आपलं ते हे तरी पाहिजे ना प्रॅक्टिस तरी त्या गोष्टीची. हो जॉब केलं तर परवडतो.

तुला प्रॅक्टिस साठी किंवा अजून त्यात काही गोष्टी

ती पण चांगलं करते फेशिअल वगैरे मेकअप वगैरे घेते ती. तिला पण येतं ते ती घरीच असते ना थोडा वेळ.

असते तो मेकअप असतं तर तो पण घेते ऑर्डर.

हां कंटिन्यू पाहिजे आणि

आणि कंटिन्यू पण नसतं आणि त्याचं पार्लरचा करायचं म्हणजे तेवढं पुढं भांडवल पण पाहिजे. फर्निचर वगैरे पण कायतर करायला लागतंय ना.

परत पार्लरचा प्रोडक्टचा खर्च आला हे आलं त्यात बाकीच्या पण गोष्टी येतात. आहेत सगळ्या गोष्टी तरी

दोन तीन लाख च्या वरती पैसे जातात. हां आता खूप डिमांड आला आहे पार्लरला आता कुठं जायचं म्हंटलं तर मेकअप हां असं ऑफिस मध्ये काय फंक्शन असला किंवा आपलं

की जे छोटे असो किंवा मोठे असो काहीजण म्हणजे नॉर्मल म्हणलं तरी मेकअप करतात. तर त्यामुळे म्हणजे ते त्याच्यामध्ये पण

पुढे ज्यांना खूपच त्यामध्ये इंटरेस्ट आहे. या गोष्टी आहेत.

तर त्यामुळं ते करू शकतात हे. तर काही नाही म्हणजे काहीच करू शकत नाही. आणि प्रोफेशनल केलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूरच करियर आहे.

हां ते पण प्रॉपर आपण म्हणतो पार्लर

आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी करावं लागतात ना.

एखादं आला तर चांगले किंवा काय. त्याच प्रॉब्लेम

आपण चांगली सर्व्हिस दिली त्यांना चांगलं हे केलं

सगळ्या गोष्टी दिल्या ते अजून दुसऱ्या

कालपण इथं म्हणत होती होती सगळ्यांना नाही का इथं मेकअपचं

म्हणजे ते झालंय त्यांचं ते पाच दिवस काहीतरी म्हणजे ट्रेनिंगचा घ्यायची होती

मग

तिनं पुढं केलं तर चांगलं आहे पुढं करियर चांगलं प्रोफेशनल ती आता पार्लरचं पुढं पुढं काहीच करणार नाही

तुझी घरची वगैरे काय म्हणतात ती पार्लरचं वगैरे करती तर?

हां नंतरनं थोडं ते हे करून भरू शकते. तेवढे तरी पाहिजेत ना आपल्याकडं.

एक ते सात एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात सात तास करते ना. सात तास करते तरी एवढं कमी आहे पेमेंट

होय आता काय विश्वास पण नाही दुसरीकडे जायचं म्हणलं तर खूप लांब जावं लागतं वाघोली भाम्बोरी या साईडला तिने चेक केलं होतं मधी. दुसरीकडं बघायचं ना पार्लर ऑप्शन दुसरे

कॉलेजमुळं टाईम मॅनेजमेंट होत नाही जायचं हां त्यांना ते फुल टाइम पाहिजे असेल इथं कसं ते जवळच्या जवळ आहे. एखादं कुठे जायचं म्हंटल किंवा काहीतरी तर करू शकते.

जॉब पण करू शकते दोन्ही

ते तर आहेच ना हे आता कॉलेज आहे तोपर्यंत करू शकते कॉलेज झाल्यावर करू शकते ना फुल टाईम

हुं चालेल मग काय लग्नाचं वगैरे बघतायेत का घरात? हां अजून चाललंय विषय आता बघू पुढं काय होतंय.

म्हणजे दोघींचं सोबत करणार नाही का?

म्हणजे तिजं केल्यांनतर दोन वर्षानं तुझं? दोन किंवा एक वर्ष जास्तीत जास्त. पण एकाच याच्यातले आहे ना तुम्ही?

नाही करतात की असं काही नाही करतात बहिणी बहिणींचं

पण भावाचं आणि बहिणीचं करत असतील ना एकाच हेच्यात लग्न तर मग ते वेगवेगळ्या टाईमिंग ला लावायचं असतं ना ते.

अक्षदा वगैरे करतात ते म्हणजे बहिणीचं अगोदर लावतात नंतर भावाचं लावतात. भावाचं आणि बहिणीचं एकाच हेच्यात असलं तर. बहिणीचं होतं म्हणजे आता आमच्या इथं झालंय काही काही

मग इथं कसं घरी पण जड जाईल ना म्हणून पहिला एकटीचं नंतर एकटीचं

ते तर आहेच हं ते पण आहेच आणि दादाच आहे दोघेच.

तुमचं झाल्यानंतर दादाचं करणार का?

मग आज्जी वगैरे तयार आहे तुझी? आज्जी नाही म्हणती फक्त ते घरात चालू आहे.

होय मावशी मावशी आणि मामा का

तरीपण अजून एक दोन वर्ष तरी नाहीच करणार आमच्या दोघींचा पण चाललाय विचार.

थोडं शिकायचं थोडं करायचं नंतर विचार करायचं.

बागही चाललंय आता घरचे काय म्हणतील त्याच्यावर आहे.

तिचं काय का एक वर्ष थांबणार

असं पण काय आता तर लास्ट ईयर आहे ना एवढं पण काय एज नाहीये.

तिजं पण काय अजून एक दोन तीन वर्ष नाही केलं तरी करू शकता ग्रॅडज्युएशन झालाय फक्त तुमचं अजून पुढचं अजून काय करायचं असलं तर करू शकताय. हो हो चाललंय आता डिस्कशन आता बघू काय होतंय.

पुढं कायतरी कर पुढे तर स्वतःवर तू डिपेंड राहशील. नंतर तसं भेटू शकतं या पण गोष्टी म्हणजे स्वतःवर स्वतः डिपेंड असलं तर काय

हुं तेच तर आहे मग तुमची ट्रेनिंग मग चालू आहे का ची का नाही.

तिथे ट्रेनिंग झाल्या म्हणजे इथले ट्रेनर एक आहे येतील आता एक दोन दिवसात होतील जॉईन जॉइनिंग

मग इथं होणार आहे मॅम? हिजं ऍक्च्युली काय ते पुढचं काय अजून काय झालं नाही ना पुढं त्यामुळं काही सांगू शकत नाही ऍक्च्युली.

करतात, कधी होणार आहे चालू मी सांगते मेन जे नेक्स्ट वीक मध्ये नेक्स्ट वीक मध्ये सांगतेयत मला पण अजून माहित नाही मला फोन लावून दिलता.

नाही का कधी चालू होणार आहे कधी होणार ये.

बोलत होते तिथे तुमचे थोडीच घेणार आहे घेऊ शकणार ना आता थोडीच आणि तुम्ही पण नाही ना इथं घेतला

असले नसले तरी घेऊ शकणार आहे

हां सर पण नाही सरांची पण भीती दोन तीन दिवस झाले

आता एकटेच आहेत ना सर ऑफिसमध्ये

चालतंय मग यायचे ना तिथे प्रॅक्टिस साठी पहिले यायचे आता नाही येत त्यांचं माझं कॉलेज लेट सुटतं ना.

मॅम इथं वायफाय पण नाही मग काय करणार ते? हां हां हां

डाऊन्लोड आताकाहीच नाही आता एकटीला तिला पण बोर होत असेल तिथे. हो मला पण बोर होतं मी काय करते माझं घेते स्टडीला त्याला कसं आम्हाला वगैरे पण द्यायला स्टार्ट केलंय.

हां कॉलेज हां ते पण असेल त्यामुळे ते. वेळ जात असेल लिहिण्यात वगैरे. गाणं लावते आणि बसते होय का भारी

हुं सकाळी उठायचा लई कंटाळ येतो सकाळ सकाळ. कॉलेजला सकाळी लवकर उठायला लागत असेल मला भरपूर येताना लवकर यावं लागतं.

मी तरी साडे आठला निघायला लागतं मला कारण की बसच भेटत नाही मला लवकर

आणि ते खूप लांब आहे एक तास लागतो मला यायला. हां मी पण बघितलं होतं खूप लांब आहे आणि बस पण टायमावर भेटत नाही. नाही भेटत टाइमिंगवर आणि संध्याकाळी अशी गर्दी असती ना बसला खूप गर्दी असती कारण की जाणारे असतात ना सगळे जण त्या टाईमिंग ला सुटतं ना सहा वाजता

त्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये माझे दोन तीन तास जातात दोन अडीच तास

परत ते ट्रॅव्हलिंग मग कधी कधी वेळ होतो ट्राफिक वगैरे जास्त असलं की ते वेळ होतोय अजून. खूप प्रॉब्लेम होतात.

हो वैताग

आता म्हणजे सवय हे झालाय ना आता कसं तिथे ते सेंटर होतं म्हणजे घरापासून पंधरा वीस मिनिट अंतरावर होतं त्यामुळं एवढं काय वाटत नाही. ते आता ट्रॅव्हलिंग ची सवयच गेली आहे ना ते पहिले पहिले जॉब करायची तिथे होती ट्रॅव्हलिंग त्यामुळं तिथं काय वाटायचं नाही एवढं.

हां बस कंपनीचीच बस असायची ना.

ते अ सकाळी फक्त म्हणजे लवकर जॉबचा टाईमिंग असायचा. सात तास करावं लागायचं ना. ते कंपनीची बस न्यायला सोडायला असायची त्यामुळं काय वाटत नव्हतं इथं कसं ते बस ला थांबा गर्दीतून या थांबा हे करा ते करा हे होतं पहिलं होतं ट्रॅव्हलिंग पण ते कंपनीचीच बस असायची त्यामुळे काय वाटायचं नाही मला.

हो ते बरोबर होतं ते सगळ्या गोष्टी कंपनीचं म्हणजे नाश्ता सगळं असायचं ते कंपनीचंच

तुम्ही पहिले कुठला जॉब केला होता पहिले पहिला मी जॉब ते हे ट्रेनिंगचं दिलं होतं.

चांगला त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लम

हां भारी होतं ते म्हणजे ते केल्यांनतर ते कसं लग्न झाल्यांनतर चेंज झाल्या सगळ्या गोष्टी पुढं काहीतरी शिकण्यात पूर्ण आपलं आयुष्य त्यामुळं ते प्रॉब्लम झाला